यामुळे पण कसं झालेला आहे, बघ पाणी आपण शिल्लक waste करणार नाही आपल्याला पाणी जितकं पाहिजे तितकच आपण वापर करतो आणि पाण्याचा वापर देखील योग्य होतो आणि पिक देखील छान येतं.

Technology आपल्याला खूप फायदे झालेले आहे, जसं तू मला दोन-तीन असे फायदे सांगू शकशील का? ज्यांनी शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे. हा बघ पहिला कसा गावरान कापूस असायचा ना? आता कापसाचे उत्पन्न होतं जे शेतकरी घरीच बिया वगैरे तयार करायचे आणि त्या बिया जर शेतामध्ये लावल्याना की काय व्हायचं ना तर इतक उत्पन्न नाय त्याला भेटायचं आणि त्याला भाव जास्त नसायचा. quality होती पण उत्पन्न तेवढं नाही निघायचं पण आता जे BTBT कापूस म्हणून आलेला आहे त्या BT कापसाने शेतकऱ्याचे उत्पन्न double triple झालेला आहे. गहू बघशील गव्हामध्ये पण आधुनिक जाती आलेले आहे. तांदळाच्या आधुनिक जाती आलेल्या आहे. आणि परत जे technology मध्ये जे आलेले आहे औषध वगैरे आता गव्हावर रोग पडत नाही जर रोग पडला तर विविध प्रकारची फवारणी आपण करू शकतो त हे सगळं technology मुळे शक्य झालेल आहे. technology मुळे फवारणी यंत्र आलं मग आपण फवारणी केल्यामुळे गव्हा वरचा रोग नाहीसा होतो l तांदळाला कीड त्याचा वरचा रोग नाहीसा होतो कापसावरचा आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे आणि शेतकऱ्यांची वाढ झालेली आहे. आणि खाते तीतील वापर तो खात्याचा वापर प्रमाण पण किती वापरायचं काय वापरायचं आपण हे मातीची टेस्ट करून बघू शकतो त्यामुळे आपल्या मातीचा पण प्रदूषण होणार नाही. आणि गाई पहिल्या कसं गावरान कमी दूध द्यायच्या पण आता गाई मध्ये ते करून आणलं जातो. आधुनिक पद्धतीने जे गाईमध्ये त्यामुळे गवस जेंचं जे उत्पन्न आहे दूध वैगरे ते पण वाढलेलं आहे शेतकऱ्यांना technology चा खूप फायदा झालेला आहे.

कारखान्यामध्ये म्हणजे किती कामगार राहत होते अगोदर हि आणि आताही राहतात पण technology ने ते कामगार हि खूप कमी झालेत प्रत्येक आता प्रत्येक गोष्ट मशीन मधून व्हयली तर ते काम त्याना हि सोपं झालंय. आणि कामगारांनाही ते काम सोपं चाललंय. हो वेळेची बचत वगैरे होते आता mobile मध्येच बघ ना phone pay वगैरे असल्यामुळे आपल्याला कुठे जायची गरज पडत नाही आपण घरी बसल्या transaction करू शकतो within seconds आपण transaction करू शकतो. कुठेही payment करू शकतो.

आत्ता TV एक असं एक technology झाली की आपण जिथे त्याला live देखील पाहू शकतो तिथे काय चालू आहे आज. आपल्याला सगळी माहिती मिळते त्याच्याबद्दल, की कुठे काय चालू आहे, आज कुठे दिवसभरात काय झालंय, कुठे झालं असेल, कस झालं असेल, ते आपल्याला सर्व दृश्य डोळ्यासमोर live पाहायला मिळतेय. हो पहिल कसं म्हणजे एखांदि जर news असेल एखांदि माहिती असेल तर ती माहिती लवकर सगळ्यांपर्यंत पोहोचायची नाही. कोणती पण माहिती असेल, महत्त्वाची असेल, कामाची असेल, बिनकामाची असेल. कोणती का असेना पण ती सगळ्या पर्यंत पोहोचायला वेळ लागायचा कुठेतरी गावामध्ये दवंडी पिटवणारा असल तर तो दवंडी देईल तेव्हा सगळ्यांना माहिती व्हायचं आणि तेही सगळ्यांना नाही व्हायचं. पण आता कसं एखादी news असल, ती आपण whats up वर group असल, insta वर group असल वेगळेवेगळे group असतील वेगळेवेगळे social media च त्या माध्यमातून within अं दोन-तीन minutes मध्ये सगळ्या सगळ्यांपर्यंत ही माहिती जाते.

ते social media वरती लगेच जास्त जास्त लोकांपर्यंत viral होतं आणि आपल्याला देखील लवकर कळतं आणि तिथून पुढचे म्हणज़े process हि आपण मग लवकरात लवकर करून घेतो. जसं की एखादी link म्हणजे एखादे जागा वगैरे निघाले असतील. म्हणजे काही असेल, तर आपण लगेच form भरू शकतो. जसं अगोदर माहिती ते date निघून गेल्याच्या नंतर माहिती होत होतं. जसं आता लवकरात लवकर आपल्याला update मिळते आणि आपण ती सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करतो.

परत आता social media मुळे काय होतंय एखादी योजना आली तर सगळ्यांपर्यंत जाते आणि त्या योजनांमध्ये काय फायदे तोटे ते काय आपण information right नुसार ते सगळं मिळू शकतो आणि आपल्याला direct ली त्याचा फायदा होऊ शकतो.

Technology ची जितके फायदे आहेत, तितके तोटे ही असू शकते. तुला माहित आहे का? एखादे दोन तोटे. Technology चा तोटा हेच आहे, का आता काही ठिकाणी अशा आहे की काही लोकांना रोजगार भेटत नाही. आधीच भारत जो देश आहे तो म्हणजे जास्त लोकसंख्येचा देश आहे. तेथे लोकं बेरोजगार व्हायला लागली आहेत. त्याना रोजगार भेटन नाही झाला. आणि technology मध्ये संग्रहित जे आहे त्यांच्यापासून उत्पन्नातर जास्त व्हायला लागलं पण पाहिजे तेवढे vitamin protein mineral आपल्याला भेटायला नाही लागले परत आपण जे खत वापरतो. या खताने तर उत्पन्न वाढतं पण कुठेतरी मातीचा प्रदूषण व्हायला लागलय. फवारणी करायला गेलो, आपण फवारणी केल्याच्या नंतर उत्पन्न वाढतं. परंतु मग कुठेतरी मातीच प्रदूषण होतं. वेगवेगळे रसायन जे आहे, कमी जास्त मातीमध्ये मिसळले जाते आणि त्यांनी मातीचे नुकसान होतं आणि हे पण काही तोटे पण आहे आणि लोक आळशी बनत चालले आहे जास्तीत जास्त technology use करून. हो.

ध्वनी विघटन किंवा ध्वनी प्रदूषण होऊ शकते. शेजारी शेजारी औद्योगिक आणि राहतात ध्वनी प्रदूषण होऊ शकते काही मुख स्रोतांमध्ये मोठा आवाज वाहतूक, रेल्वे, विमाने, बांधकाम, generator, boat आणि यांचा समावेश होतो.

limit च्या वर volume WHO बोलण्यात उशिरा आहे. संशोधन अस सूचित करते की युनाइटेड स्टेट्स मधून हेच नवीन ध्वनी प्रदूषण कमी उत्पन्न आणि वार्षिक अर्थसंख्यांक परिसरात सर्वाधिक आहे उच्च ध्वनीची पातळी मानावा मध्ये प्राण्यांमध्ये शिकारी किंवा शिकार करणे आणि प्राणी धोखा अडवू शकतो. येथे ते आणू शकतात आणि कायम स्वरूपी श्रेय आणि कमी होण्यास हातभार लावू शकतात म्हणून जे ध्वनी निर्माण करतात त्याचा बराचसा भाग समुद्रात येतो अलीकडे

वातावरणातील मानवांशी कडे वळले. हे संशोधन अत्यावश्यक आहे. विशेष बनवतात आणि दिलेल्या अभ्यासापैकी अपृष्ठवंशी प्राण्यांच्या कुटुंबातील मोठ्या प्रमाणात संशोधनात केले गेले आहे. त्यांच्या प्रणालीच्या ज्यामुळे शास्त्रज्ञांना विविध गोष्टी विशिष्टांचा अभ्यास करता येतो आणि सजीवावर मानववंशी प्रभावाची अधिक चांगली समज येतच होती. ध्वनी आपल्या जीवनातील सामान्य गोष्ट आहे. मानवाचा प्राण्यामध्ये सहवास आणि मनोरंजनाची साधन आहेत. तर तुमचा असतो आणि आवाज म्हणून ओळखला जातो. आवाजांची व्याख्या चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी आवाज म्हणून केली जाऊ शकते. ध्वनी हा प्रदूषणाचा एक प्रकार आहे आणि हवा, आणि पाणी या जीवनात हवा देणाऱ्या प्रणालींना तेच हानिकारक नाही. त्यांचा परिणाम ते प्राप्त कर्त्यांना म्हणजेच मनुष्यावर येतो. ध्वनी प्रदूषण या आधुनिक उद्योग व शहरी जीवन आणि जास्त लोकसंख्येमुळे होणारी गर्दी याचा परिणाम आहे. जरी ध्वनी प्रदूषण मानवी जीवनासाठी जातक नसले तरी त्याचे महत्व दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. कारण आवाजांच्या वारंवार संपर्कामुळे झोपेस त्यात अनेक रित्या किंवा होती. याच्या मुळे परिणाम होतो आणि माणसाच्या गोपनीय किंव्हा अप्रमाण होते शहरांमध्ये विभागले रस्ते, वाहतूक, विमान, रेल्वे मार्ग, बांधकाम, इमारतींमधील आवाज रस्त्यावरील रहदारीचा आवाज शहरात वाहतूक ध्वनीचे मुख्य स्त्रोत म्हणजे ऑटो छोटे ट्रक, बस आणि मोटर सायकल यांचे motors आणि या प्रकारचा आवाज ह्यांनी उंच इमारतींद्वारे उडला जाऊ शकतो. या मुळे एक channel तयार होते व ते या मध्ये गाडी चा आवाज तसेच उद्योगातील आवाज ध्वनी हि हि कमी समुदाय ध्वनी एक

ज्याच्या मध्ये आवाज येत नाही ते सामान्य आहे. इमारतीतील आवाज apartment मधील रहिवाशी आणि त्यांच्या घरातील आवाजानं विशेष जेव्हा इमारत आणि बांधण्यात येईल या प्रकरणात plumbing, boiler, generator, air conditioner आणि पंखे यांच्या अंतर्गत इमारतीचा आवाज ऐकू येईल असा आणि अयोग्यरीतीने insulated भिंती आणि units मधून वाढलेले संगीत आवाज पाहून आणि गोंगाट करणाऱ्या आवाज प्रकट करू शकतात आणीबाणीच्या वाहनामधून रहदारी आणि गोंगाट करणाऱ्या आवाज प्रकट करू शकतात आणीबाणीच्या वाहनामधून रहदारी कचरा संकलन आणि इतर शहरी आवाज तेथील रहिवाश्यांसाठी समस्या असू शकतात विशेषतः जेव्हा खिडक्या उघड्या असतात किंवा पर्याप्त पणे चमकत असतात. हानिकारक परिमाण मानव, प्राणी आणि मालमत्तेवर ध्वनी नियमांस मानवी सभ्यतेमध्ये आहे परंतु तो कधीही नव्हता. इतकी विविध पूर्ण आणि इतकी व्यापक आहे जी या शतकाच्या शेवटच्या काळात दिसते ध्वनी प्रदूषण पुरुषांना अधिक चिडखोर बनवते. ध्वनी प्रदूषणाचा परिणाम बहुवाहिनी आणि अंतरसंबंधित असतो त्याच्यात आवाज करण्याचे काही मार्ग खालील प्रमाणे ध्वनी च्या मानवी प्रदूषणावर लक्ष ठेवणे सुरु करा. आरोग्य नियंत्रणासाठी ध्वनी करणे आवश्यक आहे.

तिचे मूल्य आणि ध्वनी exposure आणि संबंधित प्रतिकूल आरोग्य प्रभाव कमी करण्यासाठी सहायक संघ धरण्यासाठी ध्वनी ध्वनीच्या स्वभावी तिचे मूलांकारण करणे आवश्यक आहे. मानवी आरोग्य सुधारण्यासाठी दीर्घकालीन लक्ष म्हणून समुदाय आवाजसाठी या मार्गदर्शक तत्वांचा अवलंबन केला पाहिजे ध्वनी ध्वनी वातावरणाच्या शाश्वत विकासासाठी सावधगिरीच्या पूर्तीचा अवलंब करण्या प्रदूषण आजकाल उच्चांक गाठला आहे ध्वनी प्रदूषण हा प्रदूषणाचा आणखी एक प्रकार आहे जिथे अनियमित त्रासदायक ध्वनी कंपनाला आवाजाने ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यास घातक अशी डोकं दुखणे ऐकणाच्या समस्या मळमळ ध्वनी प्रदूषण अनेक प्रकारे होते. yawning करताना इमारतीतून निघणारा होणारा आवाज railway मध्ये वापरला जाणारा आवाज त्याने जर मोठ्या संगीत प्रणाली silencer शिवाय मोठ्या गाड्या आणि bikes चालवणे पर्यावरणीय ध्वन प्रभाव विश्लेषण हि आहेत ही संकल्पना आवाज बिवाज स्थगित करण्याच्या तत्वांसाठी केंद्रस्थानी आहे. आवश्यक आहे. स्त्री आणि आई पार पाडण्याची पहिली पायरी म्हणजे विद्यमान वातावरणाची देखलाईन वर्णनें विकसित करणे पुढे नवीन एकूण ध्वनी पातळी पार पाडण्यासाठी नवीन स्रोतांकडून अपेक्षित आवाजाची पातळी स्थरावर जोडली जाते जर नवीन एकूण आवाज पातळीच्या मानवी आरोग्याला असा विकारी परिणाम होण्याची अपेक्षा असेल तर या व्यापारबंद खर्च तांत्रिक व्यवहारकर्ता आणि ध्वनी कमी करण्याच्या उपायांची समुदाय स्वीकृतीयांची मूल्यांकरण करण्यातारिक केली जावी. देशांनी ENIS ANDED येथील एकोणीशे आठ्यांनव

ध्वामी चे बरेच काही परिणाम आपल्या आपल्यावर होतात व ध्वनी कमी करण्याच्या धोरणाची सुरुवात सर्वांनी ध्वनी आणखी किंवा मार्गदर्शक मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे आणि ध्वनी सोबत आणि ओघळ समुद्राचे ओळख आणि करणे यापासून होते केंद्र आणि धोरण विकसित आणि लागू करण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणजेच modeling चा वापर करणे. हे model mountain प्रमाणे करणे आवश्यक आहे. ध्वनी च्या महत्वाच्या स्त्रोतांशी संबंधित ध्वनी मापदंड माहित असणे आवश्यक आहे indoor ध्वनी exposure मध्ये विशिष्ठ आणि गुंतागुंतीच्या

परिणाम होतात. आपण त्यांना कसे तोंड द्यायला पाहिजे. याच वी म्हणजेच जागतिक आरोग्य परीशदेनुसार ध्वनी प्रदूषण म्हणजे काय तर कुठलेही आसपास प्रमाणापेक्षा जास्त आवाज व माणसांच्या आरोग्यास परिणाम करतो आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणतो. याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. हॅलो

कुठ आला होता? कुठ आला होता तु लवकर सांग

सांगत का

मी आलो होतो रे इकडे आलो होतो म्हणल

हॅलो आदिन हे इथ चौकात चौक हा मध्ये आलतो म्हणल आह काय म्हणला

काय म्हणे

काय म्हणते तुला

बोलत होता तो तोय महिंद्रा शाळेत बोलत होता काम आले असलण तु

ते म्हणे यार भाऊ त्या महेंद्र ला समजून सांगा म्हणे हे असा असा चालूये म्हणे त्यो मी नाव शाळेत माया नावाची बदनामी करतो म्हणे

ते राज नावाच पोरग

कोणा सांग ते झालच थोड आ बोला बली मधी

आह त्या कुशलच्या भावान त्यान सांगितल

काउन ते त्याला बोलायला गेला होता.

अं तूच

तोय म्हणे महेंद्रला कोण अं अस आह अतूनच भांडतात

त्याला बी मारते आपल्या एकाद्या दिवसी त्याला बी मार मग काय थोड थोड सांगितल मी तोय बा भांडण लय करते रे ते हडकुंच ते मान्या भाई का कोणता भाई त्यांच्या माग त्याच्या मूळे तु उन चालण त्याचा भाऊ हम्म चालण म्हणे त्याला बोलो मी ते अस कस दोन दा झाल त्याला म्हणल मी आह त्याला एक दातच नोव्हता

हम्म ते तुला ठेसलाणा म्हणे अं मला सांग म्हणे हा तिथ म्हणे आह हम्म

हा मारणारे पहिजे सोणू होता णा

त्याला तर इतून सांगाच ते बरोबर करते जे काय कारच हम्म हा मग

हा हो तोय अवगड आहे बा परणूक ठेव हा आडमुट लोक आहे ते तेऐकत नाही म्हणे एकदा सुरू झाल्या वर

अरे इतरुच नको हा तु नाही का पट्या आवर तु आलोच घेऊन तुया घरी पण बाप पोलिस म्हणल्या वर त्याच काय सिम्पल माणूस आहे का आह मग काय बाळा दिसतो तुला अं

हव का काय नाही

नाही आस चाल

मग बोलोन मी त्याला

काही नाही म्हणे देतो म्हणे

आह

काहीच नाही त्याला त्याचा कुण ते पैसे घे बर का

मग काय म्हणला तोय हव तोय म्हणाला का मग काय करतो देतो म्हणले हा देतो म्हणले कराला पाहिजे होता त्याने ते देतो म्हणे तोय म्हणे मग तस नाही आहे रे दोन हजार देन का पण तोय देन तोय